garden best राहील मला वाटतंय पण सगळे arrangement आपल्याला करावे लागेल मला hotel better option वाटतं hotel का बरं? खायचं प्यायचं भेटल ना व्यवस्थित garden ला गेलं तर रात्रभर थांबावं लागेल नाही रात्री काही काम नाही आपण आपला जो काही program आहे तो करून येऊ शकतो ना फक्त एवढचं कि arrangement आपल्याला करावे लागेल सगळी म्हणजे अं तो पूर्ण set up असेल lighting वगैरे काय जे काय करणार आहे आपण जेवण वगैरे मागवायचे किती लोक आहेत काय हा का हम्म hotel तर best option आहेच आहे. पण budget पण पाय त्याचं वरती depend

दोन हजार दोन हजार sufficient असेल ना दोन हजार कमी, जास्त का नाही जास्त नाही होणार दोन हजार तो पर्यंत तुमचे नऊ जण चार-पाच जण

काम म्हणजे आता तू म्हणत चार-पाच जण आहेत चौदा जण पकडले तर दोन हजार average तीन हजार धर okay तीन हजार तीस हजार तीस हजार तीस हजार okay तीस हजारात मग काय जेवण वगैरे आपलं कुठल्या hotel ला वगैरे जायचं काय कारण मला असं वाटते की, आता हे party म्हटल्यावर त्याचं open terrace असलं पाहिजे नाही का त्यावेळेस जास्त छान वाटेल कारण

hall मध्ये असेल तर मग कुठे करायचं

Marriott ला budget जास्त जाईल तीस हजारात नई होणार. तीन तीन हजार रुपये काढू मग हा बघूया अगोदर त्याची मग enquiry करूया किती येईल, आपला timing काय आहे त्याच्यानुसार त्यांना विचारायला कारण मला असं वाटते की Saturday Sunday ला booked असू शकतात hotels

जर तू काय म्हणालास करतो की ते जाऊ आता मग एकदाच व्यवस्थित करायचं हो चालेल बघ हा आधी विचारून घे किती जाते budget काय आपल्याला म्हटलं तर बाकीचे पण आले पाहिजे ना म्हणजे party मध्ये dance वगैरे काय जेवण वगैरे तरी अजून काय ठेवायचे cold drinks कोणाला विचारत आहे? म्हणजे dance संगीत वगैरे असं काहीतरी ठेवावा लागेल ना? सगळे जण कुठं नाचणार, काही नाचणार नाही काही नाचतील

आता काही नाही आता काय करतोय party तरी enjoy होईल ना

practice कधी करणार job आहे सगळ्यांना

couple dance नाही करायचा काऊन काय problem आहे group dance एकच ठेवायचा दहा ठेवायचे नाही. आहे ते जे ज्यांना जसं ज्यांना जसं योग्य वाटत असेल तसं एखाद्याला वाटलं couple dance करायचा तर तुला काय problem आहे. अरे तू आणि तुझा partner करू शकतो पण आम्ही आता रिकामे म्हटल्यवर आम्ही नाही करणार ठीक आहे हा group dance हम्म आता मी group dance मध्ये तुम्हाला करायचे तुम्ही करा. personal बघूया अगोदर सगळ्यांशी बोलू आपण तू कोणा कोणाला विचारले काय,

असं म्हणजे आमची नाही पहिले तुला सांगतोय काय करायचं कसं करायच तुझं planning चांगलं असते ना तुझ्या तुझ्या डोक्यात काय आहे वेगळं अजून की काय कसं करायला पाहिजे?

हो ते तर चांगलीच पण काही असेल मग तुला कसं वाटते मुलींची माहिती माहिती पाहिजे तुला म्हणून phone केला. मुलींना काय आवडतं बाबा कसं केलं पाहिजे birthday party

नाहीतर dance वगैरे movie ला कुठे जातात तुम्ही? हो movie ला जातात की आता त्याला party ला फिरायला जातात की picture पाहतात party करतात arty नंतर जाते लागते

होय चालेल आणि काय theme वगैरे काय ठेवायची म्हणजे dress, dress कसे सगळ्यांनी कसे color घालायचेत काय? colour चे सांग कुठला color पाहिजे? black colour black color नको ग का black का नको सगळ्यांना विचार मग काय मग black color च तास सगळ्यांना पाहिजे म्हणून हा night ला सगळ्यांना black चांगला वाटेल? हा night ला आपण चालते night black ला black बघू आता पोरं कस काय म्हणतात उन्हाळा आहे ना black नको वाटते गरम होते माणूस अजून, hotel मध्ये करतोय आपण AC असणार obiously marriot book केला तर ठीक आहे दुसर book केलं तर? दुसरा केला तरी आपण चांगलंच book करणार ना, असा थोडी ना आहे कि तिथे

हा मग ठीक आहे red वगैरे ठेवूया या बघा दोन्हीमध्ये कुठला घेता पण

हा okay

हम्म bollywood theme ठेवायची तर ठेवा की मग काय त्याच्यात पण काय ते dress code काय आपण ते black dress मध्ये bollywood theme मध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या role चे कपडे घालून येतो ना मग कशाला तस? ठीक आहे मग western ठेवूया, हा western ठेवुयात मग. तुम्ही ते one piece काय असते ते करा आम्ही ते suit आम्ही बघू ते instagram ला pole कसा असतो तसा pole घ्या आणि काय करायचं ते बघा. ती माझ्याकडे नाही आहे. आहे तुझ्याकडे पण app आहे की ते कोणता आहे?

नाही आहे रे नाही आहे. पोल घ्यायचा त्याच्यावर आपल्या group मध्ये Instagram ला पण group create होतात त्या टाक आणि सगळ्यांना share कर okay आणि काय buffet घ्यायचा कसा करायचा per plate

चार हजार पाच हजार रुपये per plate असेल हा per plate महाग जाईल party चा पैसे द्यावे लागणार लय पैसे marriot cancel करावं लागतं. हम्म तेच तर म्हणते ओपन terrace वरच जावं लागेल नक्की पण जिथे hotel आहे त्या lawn been book करून तिथे छान होईल catering ला द्यायचं catering वाल्यांना आपल्याला जे पाहिजे ते food ठेवायचे तर पाणी पाणीपुरी stall सगळे ठेवायचे ते परवडत मी तर तेच बोलत होते.

हो चालेल

gift gift gift काय घ्यायचं म्हटलं?

अं काय वाटते तुला? तू suggest कराल मग मी सांगते अरे मुलींना काय आवडतं मला थोडी माहिती आता तू तुझं लग्न ठरलं तर तुला काय पाहिजे अस imagine कर मग तसा मी देतो. ring तर आपण म्हणजे कसा आपल्या budget ने बसला तर आपण golden ring try करू शकतो पण तिला ती मिळालेलीच असेल तिच्या husband कडून wedding ring engagement ring झाली ring नको ring नको ते आपण photo मला असं वाटतं चांगली मोठी देवू पण

आता पण काय एवढं जेवण बिवण ठेवलंय आपण चांगलं ते decoration बी coration ला पैसे जातील.

अं एकतर gift ला पैसे घालायचे सगळे मग gift iPhone b phone gift करा करायचा phone gift करायचा आणि hotel ला जेवायला जायचं direct बाकी काही करायचं नाही hotel ला काय दोन-तीन हजार रुपये चार पाच हजार रुपये खर्च जेवायला अं नाहीतर मग आपण pendant वगैरे gift देऊ शकतो. गळ्यात

pendant pendant pendant ते महाग जाईल का बघू आपण विचारून बघू आपण विचारून काय budget जाते ते नाहीतर एकदा विचारून किती आपण मी catering चा विचारतो ते तू pendant विचार हवं कारण की pendant असेल तर त्याच्यामध्ये तिचा photo आणि तिच्या husband चा पण photo हा

बरा आहे बर ते एक gift बघा ते देऊ आणि जर काही मोठा काहीतरी दिसलं पाहिजे ना नाहीत र मग pendant छोटस असं छोटा असेल तरी ते print च असणार आहे ना आपल्या budget मध्ये काय काय येणार आहे एवढा कुठे होणार आहे आपल्या budget मध्ये तीन-तीन हजार रुपयात पंधरा जण पंधरा त्रिक पांचेचाळ पन्नसच budget रायते तेवढा व्हायचं का बघू आपण काढून बघूया काय म्हणते नाहीतर मग pendant च cancel करून वेगडा काहीतरी gift काय gift झालं अजून काय अजून

का party ला

हा ते आहे न bachelor party मंग की

नाही bachelor party म्हणजे तेही bachelor च आहेत ना ते त्यांच्या मित्रांसोबत करणार का आपल्या सोबत हो ते पण आहे पण

हो ते तर आहेच राहू द्या एक दिवस सुट्टी होणार तर आयुष्यभर आहे का बर हो ते आहे बरोबर

काहींचे plan असायचे बाहेर जायचे आणि आपण party planning करायचं

हो मी पण बघते आणि जरासं ठरलं की भेटून discuss करूया सांगड्या गोष्टी तर काय एखाद्या तास discuss केल तर होऊन जाईल. चालते ना उद्या किंवा परवा भेटता येईल. हा कारण की आता या Sunday एवढच आठवडा आहे आपल्याकडं एवढ्या आठवडयात भारत झाला झालं नंतर मग ते त्यांच्याकडे लग्नाची धावपळ हो

झालं पाहिजे हो मग एवढ्या एक दोन दिवसातच बघू आपण त्यांच्या अगोदर तुझे जेवढे आहे एवढ्या सर्वांना बोलून घे मी पण सांगते तुम्ही मुली मुली बघा किती जणी आहेत आम्ही मुलं वाढतात का बघतो मी कोण आहे का

कारण मग तीन तीन हजार हा बघू हा ते माझ्याकडे पण कुठे open terrace परत यांचा budget काय ते बघते किव नसेलच आपल तर lawn च बघूया

अं हो तसंही चालेल lunch भेटायचं सगळ्यांनी आणि संध्याकाळपर्यंत सगळं final करू या Saturday ला नाही तर या Sunday करायचा आपला ठीक आहे चालेल बघ म्हणजे सगळ्यांना जमणार नाही मला असं वाटते कारण job आहे dinner plan हा dinner एकाला जावं लागेल कोणालातरी हो अजून काय राहिला आपल म्हणजे discuss करायचं अजून काही राहिले का discuss करायचं अं अजून मला नाही वाटत झालं बऱ्यापैकी आता फक्त मुला मुलींना convince करा झाल एक group send कर हा group send करतो मी okay

दीदीला विचारतो available आहे का आपण तिल नसायच available

चालतंय मग बघ सांग काय वाटतंय का अजून काय असलं पाहिजे का हम्म नाही आता पण आणि मग काय dance च वगैरे पण कारण कि आपल्याला दोन तीन दिवस आज सगळ्यांना बोलून घ्यावा लागेल की dance जर करायचा असेल group चा तर अधिक ठरवा कोण कोणासोबत dance करणार आहे तर करणार आहे ते पण बघावं लागेल ना हो ना मला वाटत नाही की सगळेजण agree होतील पण बघू आता झाले तर बरे चांगलीच गोष्ट हा नाहीतरी आपण वेगळी काहीतरी activity घेऊ शकतो किंवा ते हे खेळतात ना चालते चालते मग बघ काळजी घे सांग मी करतो आज group form आणि सांगा मला काय होते. अं हो ठीके चालेल group form केल्यानंतर कळेलच मग सगळ्यांना ते फक्त हे कर group केल्यानंतर सांगते हो message टाकतो मी मग बघू काय होते ते हो चालेल सांगजो तू

हो हो bye